जावा तील अरिथमेटिक ऑपरेशन्स वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही अरिथमेटिक ऑपरेशन्स बदद्ल विविध शिकाल जसे बेरीज वाजबाकी गुणाकार भागाकार आणि त्यांचा वापर कसा करायचा
या ट्यूटोरियल साठी आपण वापरत आहोत उबुंटू 1110 जेडीके 16 आणि इक्लिप्स 37
ट्युटोरियल चे अनुसरण करण्यास सिस्टम वर इक्लिप्स प्रतिष्ठापित हवे
आणि तुम्हाला इक्लिप्स मध्ये एक फाइल तयार करणे सेव आणि कार्यान्वित करणे माहीत असायला हवे
नसल्यास दर्शवल्याप्रमाणे संबंधित ट्युटोरियल साठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या
येथे करणाऱ्या ऑपरेटर आणि गणिती ऑपरेशन सूची आहे
बेरीज करिता अधिक चे चिन्ह वजाबाकी साठी वजा चे गुणाकार साठी एस्टेरिस्क आणि भागाकारासाठी स्लॅश आपण प्रत्येकाचा तपशिल पाहु
येथे आपल्याकडे एक्लिप्स् इदे आणि उर्वरित कोड साठी आवश्यक स्केलेटन आहेत
आम्ही अरिथमेटिक ऑपरेशन्स नामक एक क्लास बनविला आहे आणि मेन मेथड जोडली आहे
चला काही वेरिएबल्स जोडू
इंट एक्स 5 इंट य 10 इंट रिझल्ट एक्स आणि य ऑपरंड्स असतील रिझल्ट ऑपरेशन चे आऊटपुट संग्रहीत करेल
चला त्यास जोडुन परिणाम प्रिंट करू
Result xy systemoutप्रिंटलं कंसात रिझल्ट त्यास कंट्रोल स् ने सेव करा आणि कंट्रोल एफ11 ने रन करा
आपण पाहतो की बेरजेचे आउटपुट परिणामा मध्ये संग्रहित केले गेले आहे आणि वॅल्यू प्रिंट झाली आहे
आता वॅल्यूस बदलुया
x75 य 15 सावे आणि रन करा
आपण पाहतो की आउटपुट त्यानुसार बदलला आहे
आता नेगेटिव वॅल्यूस चा प्रयत्न करू य 25
सावे आणि रन करा
आपल्याला 75 प्लस 25 चा आउटपुट प्रिंट झालेले दिसेल
चला आता वाजबाकी चा प्रयत्न करू
य 5 आणि xy ला x य मध्ये बदला
त्यास सावे आणि रन करा
आपण पाहतो की 75 5 चे आउटपुट प्रिंट झाले आहे
चला आता गुणाकारचा चा प्रयत्न करू
माइनस ला एस्टेरिस्क मध्ये बदला
सावे आणि रन करा
आपण पाहतो की एस्टेरिस्क चा वापर करून आपण 75 बाय 5 चा गुणाकार करू शकतो
आता भगाकाराचा प्रयत्न करू
एस्टेरिस्क काढून स्लॅश टाइप करा
सावे आणि रन करा
आपण पाहु शकतो की आउटपुट अपेक्षेप्रमाणे आहे
जर अपेक्षित परिणाम दशांश क्रमांक असेल तर काय होते ते पाहु
5 ला 10 मध्ये बदला
परिणाम 75 असणे आवश्यक आहे
चला रिझल्ट ला फ्लोट मध्ये बदलू
Saveआणि रन करा
लक्षात ठेवा अपेक्षित परिणाम 75 असले तरी आपल्यास 70 म्हणून आउटपुट मिळेल
कारण भागाकार मध्ये समाविष्ट असलेले दोन्ही ऑपरंड्स इंटिजर्स आहेत
चला य ला फ्लोट मध्ये बदलू
y10f सावे आणि रन करा
आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे
लक्षात ठेवा जेव्हा अपेक्षित परिणाम फ्लोट असतो तर अपेक्षित आउटपुट प्राप्त करण्यासाठी एक ऑपरंड्स फ्लोट असणे आवश्यक आहे
आता एकापेक्षा अधिक ऑपरेटर असल्यास काय होते ते पाहू
सर्व ऑपरंड्स काढा
इंट result 84 2
सावे आणि रन करा
आता आपण पाहु शकतो की परिणाम अपेक्षेप्रमाणे आहे
आता माइनस ला स्लॅश मध्ये बदलू
जर भागाकारा पुर्वी बेरीज केली असेल तर आता आऊटपुट 6 होईल
किंवा बेरजे पुर्वी भगाकार केला असेल तर 10 होईल
चला रन करू आणि आउटपुट पाहु
आपण पाहु शकतो की आउटपुट 10 आहे आणि बेरजे पुर्वी भगाकार केला आहे
कारण डिव्हिजन ऑपरेटर ला एडिशन ऑपरेटर पेक्षा अधिक प्राधान्य आहे
अशा प्रसंगी जर आपल्यास प्रेसेडेन्स ओवर्राइड करण्याची गरज असेल तर आपण कंस वापरतो
कंस जोडून आपण जावा स भागाकारा पुर्वी बेरीज करावी अशी सूचना देतो
चला आता फाइल रन करू
आपण पाहु शकतो की प्रथम बेरीज सादर केली आहे आणि अपेक्षेप्रमाणे आऊटपुट 6 आहे
एक नियम म्हणून लक्षात ठेवा ऑपरेशन क्रम स्पष्ट नसल्यास कंस वापरा
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
आपण शिकलो जावा मध्ये मूलभूत गणिती ऑपरेशन्स कसे करावे
ऑपरेटर प्रेसेडेन्स आणि त्यास कसे ओवर्राइड करणे
असाइनमेंट म्हणून मोड्युलो ऑपरेटर म्हणजे काय आणि ते काय करते हे शोधा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबाळे आपला निरोप घेते
सहभागासाठी धन्यवाद